आणि हे किती सुंदर आहे नि किती मोठी आहे.

आणि हेच ब हे बस स्टॅन्ड मध्ये किती बस लावलेले आहे.

आणि ही हे ट्रॅफिक --

आणि किती स्वच्छ आहे आणि खूप छान.

आणि हे चर्च ची लायटिंग ला सा लायटिंग किती सुंदर आहे पिंक कलर ची.

आणि हे कि किती माणूस दिसते मला अं खुर्ची--

आणि हे पाणी किती सुंदर आहे.

ते आणि अ हे गार्डन मध्ये सजावट किती सुंदर केलेली आहे .

या चित्रामध्ये मला एक किला दिसते आ--